नमस्कार
जिओजेब्रा च्या मेन्शुरेशन वरील ट्युटोरियमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे
गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे
गोल आणि शंकूचे घनफळ काढणे
मी असे गृहीत धरतो की आपल्याला Geogebraची प्राथमिक ओळख आहे
Geogebraच्या संबंधित ट्युटोरियल्ससाठी या संकेतस्थळावर जा
या ट्युटोरियलासाठी आपण उबुंटू लिनक्स ओएस चे व्हर्शन 1110 आणि जिओजेब्रा चे व्हर्शन 32470 वापरणार आहोत
यात खालील जिओजेब्रा टूल्सचा वापर करू
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स सर्कल विथ सेंटर एंड रेडियस एलिप्स पॉलिगॉन न्यू पॉइंट आणि इन्सर्ट टेक्स्ट
जिओजेब्रा ची नवी विंडो उघडू
दश होम मधील मीडिया एप्स वर क्लिक करा
नंतर टाइप खालील एज्युकेशन मधील जिओजेब्रा निवडा
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू
त्यासाठी मागील पाठामधीलquadrilateralggb ही फाईल वापरू
फाईल मेनूतील ओपन वर क्लिक करा
नंतर quadrilateralजीजीबी वर क्लिक करून ओपन वर क्लिक करा
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 12 दोन्ही कर्णांचा गुणाकार हे करून बघू या
इन्सर्ट टेक्स्ट या टूलवर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल
दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा एआरईए ओएफ ठे रोम्बस दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा नंतर पुढील भाग जोडण्यासाठी चे चिन्ह काढून नंतर कंसात 12 स्पेस एफ स्पेस जीf आणि जी हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत
ओक वर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिसेल
आता परिमिती काढू
इन्सर्ट टेक्स्ट टूलवर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल
दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा टाईप कराPerimeter ओएफ ठे रोम्बस दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा नंतर टाईप करून 4 स्पेस आ आ ही समभुज चौकोनातील एक बाजू आहे
ओक वर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाची परिमिती दिसेल
फाईल सेव्ह करू या
फाईल मेनूमधील सावे एएस वर क्लिक करा
फाईलला rhombus area पेरीमीटर असे नाव द्या

सेव्हवर क्लिक करा
असाईनमेंट म्हणून इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा
त्यासाठी cons trapeziumजीजीबी ही फाईल वापरा
जी हे नाव बदलून बी करा
क्षेत्रफळाचे सूत्र समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज 2 उंची म्हणजेच aबी2 ह परिमितीचे सूत्र सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच abcडी तुमची असाईनमेंट शेवटी अशी दिसली पाहिजे
गोल काढण्यासाठी जिओजेब्रा ची नवी विंडो उघडा
फाईल मेनूमधील न्यू वर क्लिक करा
टूलबारवरील सर्कल विथ सेंटर एंड रेडियस या टूलवर क्लिक करा
आ बिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर क्लिक करा
एक टेक्स्ट बॉक्स उघडेल
त्रिज्येसाठी 2 टाईप करा
ओक वर क्लिक करा
आ हा मध्यबिंदू असलेले आणि 2सीएम त्रिज्या असलेले वर्तुळ तयार होईल
टूलबारवरील न्यू पॉइंट टूल सिलेक्ट करून वर्तुळाच्या परिघावर बी बिंदू मार्क करा
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स हे टूल सिलेक्ट करा
बिंदू आ आणि बी जोडून वर्तुळाची त्रिज्या काढा
वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा आडवा सीडीई नामक लंबगोल काढू या
एलिप्स टूलवर क्लिक करा
परिघावरील सी आणि डी हे परस्पर विरूध्द दिशेचे बिंदू मार्क करा आणि वर्तुळाताच्या आत ई हा तिसरा बिंदू घ्या
अशा प्रकारे गोल तयार झाला आहे
आता गोलाचे पृष्ठफळ काढू या
इन्सर्ट टेक्स्ट टूलवर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल
टेक्स्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन सूचीतून π हे स्पेशल कॅरॅक्टर शोधण्यासाठी स्क्रोल करा
दुहेरी अवतारण चिन्हत टाईप करा सरफेस एआरईए ओएफ ठे स्फिअर दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा नंतर टाईप करून 4 स्पेस मग सूचीतून π सिलेक्ट करा
नंतर स्पेस आ आणि शेवटी सूचीतून स्क्वेअर निवडून पूर्ण करा
ओक वर क्लिक करा
येथे गोलाचे पृष्ठफळ दिसेल
यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा
आता घनफळ काढू या
इन्सर्ट टेक्स्ट टूलवर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल
दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा टाईप करा व्हॉल्यूम ओएफ ठे स्फिअर दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा नंतर प्लस चे चिन्ह काढून कंसात 43 स्पेस नंतर सूचीतून π सिलेक्ट करा
नंतर स्पेस आ सूचीतून क्यूब सिलेक्ट करून पूर्ण करा
ओक वर क्लिक करा
येथे गोलाचे घनफळ दिसेल
यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा
आता शंकू काढू या
पॉलिगॉन टूलवर क्लिक करा
बिंदू सी आणि डी वर तसेच बाह्य बिंदू एफ वर क्लिक करून पुन्हा बिंदू सी वर क्लिक करा
सेगमेंट्स बेटवीन त्वो पॉइंट्स टूल सिलेक्ट करून एफ आणि आ हे बिंदू जोडा
आपल्याला शंकूची उंची मिळेल
शंकूची उंची दर्शवणा या ऑब्जेक्ट बी चे नाव बदलून ह करू या
ऑब्जेक्ट बी वर राईट क्लिक करा
रिनेम वर क्लिक करा
बी च्या जागी ह टाईप करून ओक वर क्लिक करा
तसेच आपण शंकूची तिरकस उंची दाखवणारे c 1 चे नाव बदलून स् करू या
ऑब्जेक्ट c 1 वर राईट क्लिक करा
रिनेम वर क्लिक करा
c 1 च्या जागी स् टाईप करा
ओक वर क्लिक करा
आता आपण शंकूचे पृष्ठफळ व घनफळ काढू या
येथे टूलबारवरील इन्सर्ट टेक्स्ट हे टूल किंवा इनपुट बार वापरू शकतो
आपण इनपुट बार वापरू
इनपुट बार ड्रॉप डाऊनमधून स्पेशल कॅरॅक्टर्स निवडता येतात
π साठी स्क्रोल करा
इनपुट बार मध्ये टाईप करा
एआरईए π आ स् π आ² सर्फेसियरिया कंसात सूचीतून π हे कॅरॅक्टर निवडा नंतर स्पेस आ व स्पेस स् प्लस पुन्हा π सिलेक्ट करून स्पेस आ नंतर पुन्हा सूचीतून स्क्वेअर निवडून पूर्ण करा
आणि एंटर दाबा
शंकूचे पृष्ठफळ आपल्याला अल्जेब्रा व्ह्यू मध्ये दिसेल
जेव्हा इनपुट बार चा वापर करतो तेव्हा आपले उत्तर अल्जेब्रा व्ह्यू मध्ये दिसते
आता घनफळ काढू या
त्यासाठी व्हॉल्यूम 13 π आ² ह हे सूत्र आहे
व्हॉल्यूम कंसात 13 स्पेस सूचीतून π निवडा नंतर पुन्हा स्पेस आ आणि पुन्हा सूचीतून स्क्वेअर निवडून स्पेस ह असे टाईप करून पूर्ण करा
आणि एंटर दाबा
शंकूचे घनफळ आपल्याला येथे अल्जेब्रा व्ह्यू मध्ये दिसेल
फाईल सेव्ह करण्यासाठी सावे एएस वर क्लिक करा
फाईलला sphere कोन असे नाव द्या
सेव्ह वर क्लिक करा
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण या गोष्टी समजून घेतल्या
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे
गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे
गोल आणि शंकूचे घनफळ काढणे
तसेच आपण गोल आणि शंकू काढायला शिकलो
असाईनमेंट म्हणून तुम्ही दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढा
एकाखाली एक असे समान आकाराचे दोन लंबगोल काढा
लंबगोलाच्या कडा एकमेकांना जोडा
कुठल्याही एक लंबगोलाचा मध्य शोधण्यासाठी सेंटर टूलचा वापर करा
मध्यबिंदू आणि कड एकमेकांना जोडा
ऑब्जेक्ट बी च्या जागी ह आणि ई च्या जागी र करा
पृष्ठफळाचे सूत्र 2 π rर ह घनपळाचे सूत्र π r2h शेवटी तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
आपण तो download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहीतीसाठी contactspoken tutorialorg ला लिहा
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद